तिथ एक बल्ब पेटलेला आहे व समोर खूप सारे बलून आहेत.

आकाश दिसत आहे वर झाडी आहे माड आहे जमीन आहे व एक पाइप पण आहे.

व ते समोर अजून एक छोटस घर दिसत आहे व समोर एक रोड आहे.

स्विमिन्ग पूल च्या साइड ला जमिनी दिसत आहेत व त्या जमिनीवर --

व साईड ला दोन खुर्च्या आहे.